या चित्रात मी पाहू शकतो की इथे एक माळी आहे ते ते झाडांना पाणी घालताना दिसत आहे. नंतर पाहू शकतो की इथे --

तर इथे एक चौकाप्रमाणे इथे गार्डन केल आहे त्याच्या मधोमध इथे एक कुणाची तरी मूर्ती लावलेली आहेत नंतर त्या मो ठ्ठस एक झाड आहे इथे.

ह्या चित्राण मी पाहू शकतो की इथे खूप सारे असे अशे टांगे ठेवलेले आहेत त्यावरती घोडा गाडी खटार गाडी असे म्हणता नंतर पुढे पाहू शकतो --

या चित्रात मी पाहू शकतो की तेथे हे एक मोठं बॉक्स स्पेस आहे नंतर पाहू शकतो की इथे खूप साऱ्या अशा मोटर्स आणि मशनरी ठेवलेल्या दिसत आहे आणि इथे खूप सारे नवीन असे विद्यार्थी ते येथे आलेले दिसत आहे इथे एक असं बोर्ड लावलेल आहे.